हा जीम आहे जिम मध्ये लय प्रकारचे मशीन हाये लय मोठे मानस हाये इथ जीम करत आहे हा जीम लय मोठा हाये.

हा दावाखानेचा नाम गोपाल आहे. दावखाना लय मोठा हाये.

ही मच्छी ची लय मोठी मार्केट आहे इथं चांगली हर प्रकारची माशी बिकत आहे इथे सायकली वर मानसा --

इथ लय मोठी घास आहे इथे फोटो क का काढण्यासाठी आले--

इथ अ-- खाली बसलेले माणूस आहे बाजू टाकी आहे पाण्याची इथं--

हा किल्ला आहे लाल कलर चा आहे सामन रिक्षा वाला आहे ऑटो मध्ये बसलेला आहे झाड आहे मोठी सडक आहे.

हे घर आहे. घरासमोर गार्डन आहे. गार्डन मधि पानी मारत आहे. एक लेडीस एक बाई आहे.

लय मोठा गार्डन आहे अ मोठी बिल्डींग आहे घरा समोर गार्डन आहे लय लय चांगल आहे.